छान हॉल आहे स फुलांनी सजवलेला आहे.

एक माणूस घ्यायला उभा राहिलाय त्याने ब्ल्यू शर्ट घातलयं.

सोफ्यासारखं एक बनण्यासाठी एक बाकडं ठेवलेलं आहे बाजूला झाडी आहे.

पण एक असा स्टेज आहे.

व्हाईट कलरची फरशी आहे बाजूला लॉकर आहे.

उम्म बाजूला झाडी आहे .

उम्म खूप असे डोंगर आहेत डोंगरा --

हि सायकल हि ब्लॅक कलरची आहे .

समोर पण गाड्या उभ्या आहेत .

छान फुलांची बाग आहे तिकडे अह छान वेगळे फुल रंगांची फुलं आहेत बाग छान सजवलेली आहे.

एक जुनी बिल्डिंग आहे त्याचे वेगवेगळे असे --

एक बँक आहे बँकेच्या समोर सायकल उभी आहे सायकल --

अह कपडे घालून बसलेले आहेत तीन देवींच्या मोठमोठ्या मूर्त्या आहेत पूजा --

छानसं छोटसंच हॉटेल आहे खूप सुंदर आहे.

अ बा रस्त्याच्या बाजूला एक स्कूटी उभी आहे ब्लॅक कलर रेड कलर ची गाडी आहे स्कूट्या आहेत झाडं आहेत.

वेगवेगळया झाडी आहे समून अ वॉलच घर आहे.